इथे काही अ कस्टमर बँके कडून पैसे काडण्यासाठी चाललेले असं मला वाटतं.

ते पिक्चर खूप म्हणजे आपल्याला इंटरेस्टिंग करतात ते पिक्चर मधून घेण्यासारख पण काही असत आणि तिथे सोडून देण्यासारख बी खूप काई असतं.

तिथे ते पिक्चर आपल्याला दाखवतात ते आपल्याला आपण तिथून काही थोड ज्ञान घेऊन यायच असतं काही तिथंच सोडायच असतं.

मला तर अस वाटत ही अजिंठा श्री अजिंठा कैलासपर्वत लेणीच्या हे दिसतय मला हे लेण्या कोरलेल्या.

बटाटा हा तर जास्त प्रमाणात म्हणजे जास्त तर नाही सांगता येत पण जमीनितच येतो.

इथं तर मला प्युअर ब्लॉक बसवलेले असतील ब्लॉक तर मला सध्याच्या काळात खूप भा भारी आहे विटापेक्षा त्याचं प्रमाण जास्त लोकं यूज करतात सध्या.

ब्लॉक ब्लॉक झाड प्युअर ब्लॉक आहे ते रंगबेरंगी.

हा डॅम पाहण्यासाठी कारण याच बांधकाम जुन्या काळातील असल्यामुळं--

मला ती एक गव्हर्नमेंट ट्रॅवल बस दिसती ट्रॅवल बस चा प्रवास हा खूप अ आरामदायक असतो आपल्यासाठी.

ड म्हणजे डोक्यात हे होत नाही घाण वेगेरे काही.

जहाजं इकडून तिकडं आपल्याकड माल ट्रान्सपोर्ट साठी वापरले जातात दुसऱ्या देशात दुसऱ्याकडे आपल्या राजधानीत --

हा मोठा हॉल दिसतोय इथ अ टी.वी. दिसतीय समोर मला आणि इथे लायटिंग लायटिंग खूप भारी प्रकारची केलेली आहे.

आणि आकर्षित करण्याचा जो बी म्हणजे इथ फरशी आणि ती जी चमक चमक इतकी मस्त आहे त्याची का पाहण्यायोग्यच आहे ती.

धबधबा धबधबा हा पाण्या जिथून पाणी अस पडत तिथ हा धबधबा तयार होतो धबधबा हा पाहणे योग्यच असतो.

बँक हा बँकचा व्यवहार केलेलाच चांगला --

कारण इथ लवकर साइड च वातावरण साइड च पर्यटन स्थळ हे दैलाताबाद किल्ला इथ झाड वेगेरे खूप छान असतात.

झाड झाड आपल्यासाठी खूप महत्त्वाच असतं इथे लाइट अ सौर पॅनल च लाइट य का साधय--

हा छत्रपती संभाजी मध्ये नगरमधील--

हे तर मला क्रिकेट च स्टेडिअम वाटतय कारण इथे --

नमाज पडण्यासाठी जातात त्यांची माणस वेळे वरच पडतेत ते आणि त्यांच म्हंजी--